हे थंड हवेचे ठिकाण आहे. इथे छान मस्त झरे वाहत आहेत. छोटे छोटे तळे आहेत.

हे कटींग च दुकान आहे इथे हा मुलगा ह्या मुलाची कटींग झालेली आहे आणि त्याला ते केसाना शेप वगैरे देण्याच काम चालू आहे आणि ह्या मुलाने फोटो काढला त्याने त्याच्या मोबाइल मध्ये इथे चार-पाच लोक कामाला सुद्धा आहे.

इथे सुंदर केश वॉश वेग-वेगळ्या प्रकारच्या हेयर स्टाइल वगैरे हेयर कट अस करून मिळत.